हो, झाल, तुमच? जेवले बाघ आत्ता माघाशीच.

हम्म, काय म्हणते काय चाललंय अजून?

मग, तुमच्या इकडे काय चाललंय? काय नाय बाबा आमच्या इकडे पण निवांत क्लायमेट मुळे चाललंय लेकर आजारी पडतात करतात.

हो ना वातावरण खूपच चेंज झालंय गं सर्दी. सर्दी, खोकला आणि ताप हे सगळी कडे कंपलसरी चालू झालंय लहान मुलांना. हो, सगळीकडेच आहे क्लायमेट ही सारख चेंज होतंय एकसारख नाहीये. हो ना मधेच थंडी मधेच ऊन पडतंय काही समजत नाहीये.

व्हायरल च झालंय आता ते क्लायमेट.

लहान लेकरांना लगेच होत गं.

थोड वातावरणामध्ये बदल झाला की त्यांना लगेच आजारी पडतातKid Shouting हो, ना.

भरपूर आहे नाशिकला भरपूर थंडी आहे आपल्यासारखेच इथे पडते जशी आहे तशीच थंडी आहे नाशिकला पण.

इकडे आपल्या इकडे दिवाळी नंतरच जास्ती थंडी पडली. तरी पण आपल्या इकडे इतका ड्राय प्लेस आहे तिकडून नाहीये तिकडे जरा जास्त हे ना काय माहिती खूप जास्त.

आत्ता मधे मी कोल्हापूर ला गेले होते ना.

मग तिथ पण म्हणजे अ एव्हडी थंडी नाही वाटली गं म्हणजे गरम होत होतं अक्षरक्ष: आम्ही फॅन लाऊन बसत होतो. तिकडच वातावरण थोडस हे असेल दमट असेल मग. हो आणि तिकडून आलो स्टेशन ला उतरलो. पहाटे 4 वाजता आलो बघ आम्ही त्यादिवशी. आणि

ऑटो केली घरापर्यंत तर म्हणजे स्टेशन वरुन ऑटो मधी बसलो ना घरापर्यंत येऊस पर्यंत इतकी थंडी होती म्हणजे अक्षरश: घरी येऊन पहिले मी चा करून पिले

नाही वातावरण इकडे गावाला तर अजिबातच थंडी नाही. आणि दरवर्षी पेक्षा यावर्षी जरा जास्त हो जरा जास्त थंडी आहे आणि तसं म्हणायला गेल तर अजून डिसेंबर महिना यायचा आहे.

पाऊस जास्त झालाय.

ह. आता इकडे पण काय माहिती काय होतंय.

थंडीनी जास्त नाही फरक पडत जितका पाऊसाने पडतो पण मग तरीपण पडतो

आपलं तरी बरय बाई जे म्हणजे ज्या म्हणजे जेव्हडे लोक नाही का म्हणजे काही काही लोक अशीएत त्यांना घर नाहीये ते अस नाही का मैदानांवर राहतात त्या दिवशी मी येत होते दवाखान्यामधून

ते नाही का अशे रोड च्या सइडला ते अस ताल ठोकून राहतात बघ

मी माझी मैत्रीण चालत चाललो होतो

तेव्हा मी बघितल आणि विचारच केला म्हणल बिचारे हे एव्हडे गरीब लोंकएत नाही का.

कस तरी कमवून म्हणजे करून खताएत पण थंडीच आणि पावसाच कस म्हणजे प्रत्येकच क्लायमेट मध्ये ह्यांचे किती हाल होतात ना

पावसात तर खूपच होतात. थंडी मध्ये तर किती थंडी वाजत असेल ना त्यांना. हम्म बिचारे हेल्प केली पाहिजे थोडीफार काहीतरी.

आणि पुण्यात आता बऱ्यापैकी थंडी चालू झालीये आता.

भरपूर, बऱ्यापैकी भरपूर, भरपूर थंडी वाजायला लागलीये आणि दिवसभर काही वाटत नाही बरोब्बर रात्रीच.

क्लायमेट च काही सांगताच येत नाही बाई घडीत थंडी वाजती घडीत गरम होतंय. टेंपरेचर कमी जास्त होत राहत ना त्यामुळे तस होतंय.

हम्म काय म्हणता अजून? काय नाही बाई चाललंय निवांत त्या दिवशी तर काय मुलीला पण माझ्या सर्दी झाली होती.

हम्म तिच पण ते वातावरणामुळे सर्दीच कमी होत नाहीये. क्लायमेट खूप खूप खराब ए बाबा जिकडे तिकडे तेच ए जिकडे तिकडे जिकड बघाव तेच ए. आणि सहसा मोठ्यांपेक्षा लहान्याना जास्त इफेक्ट होतो क्लायमेट चेंज चा. हो, तिला तर मी बाहेर पण नेत नाही कुठ फिरायला तरी पण वातावरणाचा इफेक्ट होतोच गं थोडा फार.

हवामान कस असतNoise त्याच्यावरती मुलांच सगळ असत किती पण आपण हे केल ना घरच्या बाहेर काढा नाही तर घरात ठेवा ते होणार जे व्हायच ते होतच

आणि आता कस थंडीमुळ मुलांना सकाळी लवकर उठण पण अवघड होतय.

सकाळची शाळा असती थंडीच्या दिवसामध्ये उठवतच नाही त्यांना नाही का. माझा तर नकोच म्हणतो एक्सरसाईजला रोज नेते त्याला सकळच.

पण इतकी थंडी वाढलीये ना तो नकोच म्हणतोय कुड कुड कुड करत एक्सरसाईजला नेते पण तो नाहीच म्हणतोय आता हे दोन तीन दिवस झाले जरा जास्त थंडी वाजायला लागली ना तो नकोच म्हणतो उठायलाच नको म्हणतोय. हम्म. हम्म, लेकरांच तेच अवघड आहे बाई शाळा एव्हडया सकाळची असती आणि शाळा बुडवता पण येत नाही गं

एकतर ऑलरेडी कोरोनामुळ एवढ शाळेचा गॅप झाला. मुलांच्या शिक्षणावर किती परिणाम झाला त्याचा.

दोन वर्ष शाळा नाही काही नाही.

तेच ना कल्चर पुढे जायच्या ऐवजी मागे येत चाललंय.

आणि मुलांना खेळणच बंद झाल होत बाहेर पडण बंद झालं होत.

त्यामुळे आता कस बाहेर पडल तरी ते वातावरण एकदम चेंज झालय गं पहिल्या पेक्षा Kid Talking. शॉपनर घे हॅलो. बोल ना काय म्हणते मग अजून?

काळजी घे त्यांना स्वेटर वैगरे घालत जा आता थंडी वाढलीये तर म्हणजे बाहेर जाताना कान वैगरे बांधत जा.

एकदा झाली ना सर्दी अगं मग मुलं खूप किरकिर करतात. हो तेच ना खूप ताठ ठेवते खूप ताठ ठेवते त्यांना तरीपण जे सर्दी वैगरे झाली व्हायची ती झालीच ए. हो आणि मुलं कस गं पाण्यात वैगरे खेळतात ते ऐकत नाहीत ना. हम्म नाही ऐकत ना हे ते तेच तर. त्यांना कितीही अडवल तरी ते खेळतातच.

थोडस भिजल वैगरे की झालीच सर्दी त्यात वरतून थंडी. अजिबात सहन होत नाही मग त्यांना.

आमच्या शेजारचा एक मुलगा आहे ना तो म्हणजे अस फिरायसाठी गेला ग बाहेर

त्याने स्टेटस ला टाकल होत परवा.

ह म्हणजे अस ट्रेन मध्ये काढलेला फोटो वैगरे टाकला होता शेयर केलता व्हाटस अॅपच्या स्टेटस वरती.

म्हणजे बघ कधी काय होईल काही सांगताच येत नाही. तेच ना आपण म्हणतो थंडी ए थंडी इतकी इतकी थंडी तरी आपण म्हणतो तिकडचे लोक कसे राहत असतील ना काश्मीर मधले

काश्मीर तर ठिकाणच बर्फाच ठिकाण आहे त्यामुळे त्यांना थोडीफार तरी सवय आपल्या सारख माणूस कधी तरी फिरायला वैगरे गेल तर ते सहन नाही होत.

हम्म तिथल्या सगळ्या वस्तु गरमच असतात गं शक्यतो Kid Talking... तरीपण म्हणजे इमॅजिन करायला अवघड आहे थोड हो ना अवघड आहे भरपूर म्हणजे आपल्याला इथली थंडी सहन होत नाही म्हणून आपण एव्हडा विचार करतो म्हणजे इथल्या चौपट पटीने थंडी आहे तिथे मग ते कसे राहत असतील. राहत असतील तेच ना. आपल्याला थोड काय आपल्याला तर कुठल्याच ऋतु मध्ये आता सहन नाही होत ए उन्हाळा जरी लागला तरी इतका कडक पडतो आणि मधी मधी तर उन्हाळ्यात पण म्हणजे एवढा उन्हाळा होता मे महिन्यात आणि मधीच पाऊस पडत होता.

मध्ये ऊन पडायच मधेच पाऊस पडायचा ऊन पडायच पाऊस ऋतु सगळे चेंज झालेत - हे राहिलेला नाहीये ठराविक राहील नाहीये पहिले तरी अस नाही का एक जून म्हणजे पाऊस पडणार म्हणजे पडणार

आता तसं काहीच नाहीये उन्हाळ्यातच पाऊस पडतो

आणि पाऊसाळ्यात मधीच थंडी पडती आता थंडीये तर थंडीत पण पाऊस पडू शकतो कारण वतावरणाच सांगताच येत नाही कधी ही काही ही होत. खूप अवघड झालंय आता. - गावाकडे गावाकडे खरं मज्जाय न थंडीच्या दिवसामध्ये मी आत्ता सासरी गेली होती दिवाळीला लग्नं अ दिवाळीला तर आमच्या इथे ना ते हे ए पाण्याचा पाट गेलेला आहे.

तर त्याला ना पाणी आल होत खूप पाणी होत.

ते इतक त्या पाण्यामुळे इतकी थंडी होती तिथ म्हणजे आजूबाजूचे जे शेतए ना पूर्ण पाणी त्यात मुरलेल होत.

मग ते पाणी मुरल्यामुळे जे दव धुक ते महाबळेश्वर ला गेल्यावर हे असत ना वातावरण.

हो, हो, हो सेम तस आमच्या घरी दिसत होत कारण इतकी थंडी वाजायची इतकी थंडी वाजायची आणि आम्हाला एक तर सवय नाही इथ राहिल्यामुळे गावाला. पण हिवाळा ऋतु मला फार आवडतो का माहितीये का?

कारण गावकड म्हणजे गावाकडे जायला आवडत कारण सकाळी पहाटे उठल्या उठल्या ए ना अस मस्त धुक पडलेल असतं आणि थोडस कोवळ ऊन असतं ना अस झाडांच्या पानावर दव असे पडलेले असतात ते बघायला किती सुंदर वाटत ना.

आणि रात्रीची तर त्याहून जास्त मज्जा असती कारण कस गावकड सगळे अस जवळ थोडे अंतरावर घर असतात आणि सगळे जेवण वैगरे लवकर करतात गावाकडे.

मग जेवण वैगरे झाल की मंग अस मोकळ मैदानात अंगणात येऊन नाही का अशी शेकोटी करतात.

आणि शेकत बसतात थंडीच. छान वाटत असेल ओ मग किती वाजतात तेही कळत नाही

खूप मजा वाटती तेव्हा आता पाहील्या सारखे ते पण दिवस राहिले नाही गं गावाकड पण. हो, नाही ना हे वातावरणच तस झालंय ना.

लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झालीये जेव्हा पासन तो करोंना येऊन गेलाय

हम्म.

पहिल कस कोरोंना मधी थोडी जरी सर्दी झाली ना की माणस घाबरत होती की बापरे

की नाही ब्वा सर्दी म्हणल्यावर कोरोंना च असेल की काय हो आणि डॉक्टर पण चेक करायला घाबरत होते गं त्यावेळी. हो तेच ना डॉक्टरांनी सुद्धा हात लावला नाही

कोणत्याच पेशंट ला. लहान लेकरांना नाही मोठ्यांना नाही कुणाला कुणालाच हात नाही लावला. गेल्या वर्षी डिसेंबर मंथ कसा गेला बापरे हम्म अवघड च आहे त्यामुळे ह्यावेळी ह्या ह्या वर्षी तरी थोडीशी बाहेर खूप गर्दी आहे हे सण वार सगळ

कारण त्यावेळी कस अस भीतीदायक वातावरण पसरल होत तेव्हा आता तस नाहीये ना आता थोडी काहोईना लोकांची काळजी मिटलीये

हो तेच ना खूप पटकन जातो दिवस कळत पण नाही. आणि रात्रच मोठी असती. तेच ना सासू सासरे पण थंडीने इतके जाम झालेत की आपण म्हणतो असा पण ती पन्नाशी ओलांडली ना अॅटोमॅटीक वातावरणामुळे जे बॉडीवर खूप इफेक्ट होतात आपण म्हणतो. इम्युनिटी पॉवर कमी होते ना गं वय वाढल तस लहान लेकरांची पण कमीच असती त्यामुळे ते लगेच कॅच होत त्यांना व्हायरल इन्फेक्शन. आपल्याला कळत पण नाही पण मग त्याच्या नंतर ऑटोमॅटिक चेंज होऊन जात हो ना.

परत आता जायच आहे नेक्स्ट मंथ मध्ये.

आता बघू अजून काय वातावरणामध्ये भरपूर चेंज होतीलच न अजून.

पुढचा महिना तर पूर्ण क्लायमेट थंडीचा च असणार आहे.

बघू आता स्वेटर पण एक घेणार आहे मी चांगला. हो मस्त जर्कीन घ्यायच.

हम्म ते पण खूप महाग झालेत पहिले खूप स्वस्त होते आता खूप, अग म्हणजे जस क्लायमेट चेंज होईल तस मग. पावसाळ्याच क्लायमेट असेल तर छत्र्या महाग होतात आता हिवाळा आहे तर स्वेटर अॅटोमॅटिक ते कॉस्ट वाढत जाती नाही का. नाही पण पहिल कस थोडस रिजनेबल प्राइज मध्ये भेटायच आता कोणतीही वस्तु जर घ्यायला गेल ना की डायरेक्ट ती ती म्हणजे हाइपरच त्याची जे अस प्राइज बघूनच अस वाटत की नको ब्वा नको आता घ्यायला. आता जी एस टी वैगरे लावतात ना सगळं त्याच्यामुळ प्राइज पण वाढली. हो तेच ना फॅशनेबल झालंय सगळ.

चालतय मग घे मुलांची काळजी पण घे.